त्यांचा कलर असा काळपट झालेला आहे त्यावर--

बँके मध्ये खुप गर्दी आहे.

केक चा आकार खुप सुंदर दिलेला आहे.

एक हॉल आहे हॉल ला स्टाईल लावलेली आहे.

इथे एक गॅलरी चालले ते पण--

हॉल ला फॅन लावलेला आहे.

कपड्यांच्या दुकानामध्ये रंगीबेरंगी शर्ट लावले आणि पँट लावलेली दिसत आहे.

ह्या रूम मध्ये एस.बी.आय. ए.टी.एम. ठेवलेले आहे.

काच लावलेले आहे असे दिसत आहे.

एक घनदाट जंगल आहे इथे काडी--

त्याच्या जवळ एक कापड आहे तो काळा झालेला आहे.

इंजिन चे काम करताना दिसत आहे.